चॉकलेटी रंगाने त्याची बॉर्डर केली गेलेली आहे.

लाल पोस्टर मध्ये लिहिलेले आहे व इथे लाइट चा बोर्ड सुद्धा आहे.

असा आहे व मिरची सुद्धा दिसत आहे ज्याचा रंग हिरवा आहे व शेजारी कांदा आहे.

खिडक्या सुद्धा आहेत ज्यांचा रंग चॉकलेटी आहे.

इथे बस दिसत आहे लायटिंग आहे व --

हे एक दुकान आहे ज्याच्यामध्ये अनेक व्यक्ति बसलेले दिसत आहेत व समोर काच दिसत आहे.

पांढऱ्या म रंगाची पिशवी अडकवलेली आहे ज्याचे वजन होत आहे.

इथे एक दगडाने बनवलेला किल्यासारखे दिसत आहे.

इथे दोन स्विमिंग पुल दिसत आहेत.

इथे एका पांढऱ्या कलर च्या पोस्टर वरती लाल अक्षरात--

हिरव्या रंगाच्या आहेत व इथे एक --

इथे मला मोठ मोठी दगडे दिसत आहेत.

ज्याचा रंग सुद्धा हिरवा आहे.

फाऊंडेशन असे लिहिलेलं आहे.

हे मला जीम च्या आतील एक--

बसच्या दिशेने दोन माणसे जाताना दिसत आहेत.

व पाठीमागे भिंत ही पांढऱ्या रंगाची आहे.